आणि त्या बिल्डिंग खूप मोठल्या आहे खूप मोठा परिसर--

हे फळे ठेवलेली आहे आणि ती खूप छान दिसत आहे.

त्याच्या पाठीमागखूप छान अस आभाळ दिसत आहे.

या चित्रा मध्ये एक माणूस हातात ट्रीमर घेऊन एका मुलाची कटींग करत आहे.

जो की खूप जुना काळाचा किल्ला आहे.

आणि त्याला जाण्यासाठी एक छोटासा रस्ता आहे.

आणि एक शिक्षिका टाइप ची मुलगी तिला ऑब्सर्व करत आहे.

पुढील चित्रा मध्ये एक मुलगा बसलेला आहे.

या चित्रा मध्ये काही मानस--

त्या मध्ये माणसे व बाई ही खुर्चीवर बसलेले आहे.

या मध्ये एक शेड दिसत आहे.

त्याच्या मागे एयरटेल फोर जी च एक बॅनर आहे.

पुढील चित्रामध्ये एक अ अ बेड दिसत आहे. त्या बेडवर दोन ब्लँकेट दिसत आहे दोन उशा पण आहे.

इथ विविध प्रकारचे बॅनर लावलेले आहे.

दिसत आहे जे की तो चालू आहे त्याचा दरवाजा काचेचा आहे.

ते अर्ध उघडलेल आहे आणि त्याला एका साखळी ने बांधलेल आहे.

पुढील चित्रात एक माणूस उभा आहे त्याने लाल कलरचा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली आहे.

व एक मुलगी त्या मधून बघत आहे.

पुढील चित्रा मध्ये काळे जांभूळ दिसत आहे.

ठेवलेले आहे पुढील चित्र मध्ये खूप छान आहे ते जांभूळ.

या चित्रामध्ये काही माणसे व मूलगो उभो आहे. हे गॅरेज च चित्र दिसत आहे.

ज्यामध्ये एक चार चाकी गाडी च ढमपर खोललेल आहे.

या चित्रा मध्ये एक मुलगी डान्स करत आहे आणि तिने हात समोर केलेला आहे.

आणि एक पाय उचलून तो उजवा पाय दुसऱ्या हाताने धरलेला आहे.

एक बाई त्या मध्ये हातात पिशवी घेऊन जात आहे.

आणि पिवळे फुलाचे पण हार दिसत आहे.

नावाचं एक पोस्टर आहे त्यावर बँकिंग इन्शुरन्स एम.बी.ए. सी.ई.टी. चे--

व त्या बॅनर वरती त्यांचा नंबर पण दिलेला आहे.

छोटाले तीन शॉप दिसत आहे ते शॉप पुढे एक स्कूटी आणि ए--

ज्या मध्ये विविध प्रकारचे सगळा किराणा स्टॉक ठेवलेले आहे.

याच्या मागे बूक लावलेली आहे.

आणि ते मूल खूप भारी नाचत आहे.

या चित्रा मध्ये एक माणूस पैसे मोजत आहे तो माणूस उभा आहे.

तिथ इनस्टनिओ नावाच गीजर भेटत आहे.

आणि ते गिझर ब ब्रँडेड कंपनी चा आहे.

त्याच्या पाठीमागे एक बिल्डिंग दिसत आहे.

त्या हॉटेल ची डिझाईन खूप छान बनवलेली आहे त्याला डेकोरशन केल्याल आहे.